तसेच अ तिथे एक अ सायकल पण दिसत आहे आणि सायकल समोरच एक अ पुतळा पण आहे तसेच एक आजी--

एक मोठ डोंगर दिसत आहे डोंगरा वरती अ झाडे दिसत आहेत अलिकडे पण झाडे दिसत आहेत.

यामध्ये एक चौकोनी बॉक्स दिसत आहे आणि तो बॉक्स बंद आहे त्याच्यावरती खूप सुंदर अशी नक्षीकाम केलेलं दिसतंय.

आणि त्याच बरोबर त्याच्या खाली एक पोस्टर ही दिसतय.

एक मोठा रस्ताही दिसत आहे एक व्यक्ति पण दिसत आहे समोरच एकसारखे असे पोस्टर लावलेले आहेत.

तसेच एक मोठी चारचाकी ही दिसत आहे.

तसेच बरेच लोक इथ जेवण करायला आलेले आहेत अस वाटत आहे यामध्ये गोल अश्या प्रकारे बऱ्याच लाइटस दिसत आहेत.

यामध्ये मोठी मोठी चार गोल चक्र दिसत आहेत त्यांचा कलर हिरवा आहे तसेच एक मोठे गेटही दिसत आहे.

चार व्यक्ति दिसत आहेत एक व्यक्ति माइक घेऊन काहीतरी बोलत आहे तसेच अ ग्रीन --

खूप सारी झाड ही दिसत आहेत आणि त्याचबरोबर कडेने खूप साऱ्या बिल्डींग्स ही दिसत आहेत.

आणि एक क्रीमरोल चा अ भरणीही दिसत आहे खाली त्यांनी मेनू लिहिलेले आहेत.

यामध्ये टेबल आणि खुर्च्या दिसून येतात त्यांचा कलर पंढरा दिसत आहे तसेच शेजारी--

यामध्ये खूप सारी लोक दिसून येतात तसेच रस्तेही आहेत आणि आकाशही दिसतय.

बारीक झाडे मोठी झाडे दिसतात तसेच खूप खूप मोठी मोठी डोंगरही दिसून येतात आकाशही दिसतंय पांढर आणि निळसर.

पण दरवाजाही उघडा दिसतोय.